अत्यंत आवश्यकता असते ती म्हणजे पाण्याचीच गरज असते तिथे हा आणि अशाच उद्योग उद्योगधंद्यांना म्हणजे पाणी पाणी नसेल तर ते उद्योग धंदे माझे ठप्प पण होऊ शकतात हा त्यामुळे औद्योगिकीकरणांमध्ये देखील पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कधी पण पाणीच वापर होते हाव

भाज्या आता भाज्या धुवासाठी पण खूप काम येते ना पाणी हो घरगुती पण कामासाठी बहुत पाण्याची गरज असते पाणी पाणी हा म्हणजे आपल्या आपल्या जीवनाचा अ अविभाज्य घटक आहे ना प्रत्येकाचे सजीवाला म्हणजे आपल्या आपले जीवन जगण्यासाठी पाण्याचे अत्यंत आवश्यकता असते आणि त्यासाठी पाणी पाणी संवर्धन करणे म्हणजे गरजेचे आहे

पाण्याचा साठा म्हणजे उपलब्ध राहील अन्यथा म्हणजे येणाऱ्या पिढीला पाण्याची कमतरता भासू पण शकते. आता उन्हातला तर खूपच हे असते पाण्याचा खूपच पाणी लागते.

हा जाऊन पाणी आणा लागते लोक पाणी पण

पाणी विकते बॉटल बिटल दुकानात ते पण चांगला आहे. आणि त्यासाठी म्हणजे प्रत्येक मनुष्याने अनेक संवर्धन करणे गरजेचे म्हणजे आहे ना यासाठी म्हणजे प्रत्येक मनुष्याने म्हणजे पाणी व्यर्थ पण घालू नये हा माणसाने म्हणजे पाण्याचा उपयोग आवश्यकते आवश्यकते नुसार आणि गरजे गरजेनुसारच करावा जेव्हा आपण कुठली म्हणजे भाजी किंवा फळे देतो तेव्हा येणारा म्हणजे खाली न खाली न होता एखादा भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात धुवावे जेणेकरून पाणी बचत होईल आणि प्रत्येकाने काम झाल्यानंतर म्हणजे नळ बंदच केला पाहिजे तसेच म्हणजे पावसाचे पण पावसाचे पण पाणी टाकी टाकी किंवा खड्ड्यामध्ये साठवून साठवून ठेवावे.

तसेच म्हणजे आपल्या आपल्या आसपासच्या परिसरातील नदी नाले त्यामध्ये दूषित पाणी सोडले सोडले सोडले पण जाणार म्हणजे त्यातील पाणी दूषित केले केले पण जाऊ जाऊ नाही म्हणजे याकडे पण लक्ष लक्ष दिले पाहिजे ना खूप होते प्रत्येक प्रत्येक व्यक्तीचे म्हणजे जीवनामध्ये पाण्याचा एक थेंब अत्यंत महत्त्वाचा आहे.

पाण्याशिवाय तर कोणत्याही पाण्याशिवाय तर कोणत्याही सजीव तर जिवंत राहू शकत नाही यामुळेच तर म्हणतात की पाणी हे जीवन आहे.

प्राण्यांना पण पाणीच पाहिजे ते तर म्हणजे कुठलं पण असंच पाणी पितात

म्हणजे पाणी पाणी पिणे गरजेचे आहे आणि तर पाण्याचे तर बहोत म्हणजे महत्त्वाचं आहे ना आपल्या जीवनात खूप आहे पाणी वाचवायचे पण खूप हे आहे तरीके खूप आहेत

हा म्हणूनच म्हणजे पाण्याला जीवन असे पण म्हटले आहे पाणी हा म्हणजे माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ना आणि अजून तर म्हणजे वनस्पती वनस्पती वाढीसाठी चांगले शोषण होण्यासाठी म्हणजे अं पाणी महत्त्वाचे आहे. शावर घेताना पण लोकं खूप टाईम घेते ते पण कमी घ्यावे त्याच्यामुळे पण पाणी

पाणी तर म्हणजे बहुत इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी बालटी भरण्याला ठेवली आहे ते पण नको सोडून जातात त्याच्यामुळे पण खूप पाणी दूषित होते भरताना पण कधी कधी विसरून जाते लोक पाईप लावल्यावर चालूच ठेवून देतात ना आणि अजून असे हे म्हणजे पाणी पृथ्वीवर म्हणजे सर्व सर्वच सजीव सजीव घटकासाठी महत्त्वाचे आहे या या पाण्यात म्हणजे अनेक

तरी तर माणसासाठी म्हणजे पाणी किती महत्त्वाचे आहे म्हणजे आपण या सगळ्या याच्यातून गोष्टी समजतच आहोत. आता तुला काय वाटते मग पाण्याची बचत कशी काय करावे कशी करावी म्हणजे आता वेस्ट नाही करावे पाणी जमा करून ठेवावे ते पण आहे एक अजून खराब पाणी नाही टाकावे पाण्यामध्ये

अजून तर मला पण ते तसं जसं आता ते कपडे वगैरे धुतांनी ते पूर्ण पाणी वगैरे पण थोडी बचतच करून बरोबर करावा जसं भाजीपाला धुतात तर एखाद्या कटोऱ्यात म्हणजे भाजीपाला धुवा तोच पाणी म्हणजे कुठल्या पण तरी कामाला लावावे त्याच्यामुळे पण बचत होणार आणि अजून थोडा नदी नाल्यांमध्ये पण थोडं दूषित नाही हो द्यावं अजून जे पावसाचे पाणी येते त्याला पण साठवावं

हा त्याच्यामुळे पण थोडं म्हणजे हेच होणार ना म्हणजे पाण्याची म्हणजे कमतरता नाही येणार माझं तर म्हणजे हेच पुन्हा आहे म्हणजे थोडी पाण्याची बचतच केली पाहिजे सगळ्यांनी हा तू मग कसं करता तू करता बरोबर अंघोळीला पण शावर पण कमी टाईम घेतो आता मी जास्त टाईम पण नाही घेत आणि वेस्टेज पण नाही करत चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून

हा वॉटर सेव करत जाऊ आपण

ठीक आहे भेटू मग बाय त्यांना विकासाच्या पुरेश्या संधी देणे त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आली वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा हुंडाप्रतिबंधक कायदा लैगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा आशा काही महत्वपूर्वक तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वतंत्र जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था ह्यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधीत्व ते सुरवाती पासूनच कमी आहे जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत त्र्याहात्तराव्या व चौऱ्याहत्तरराव्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संथ मध्ये तेहतीस टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रा सह अनेक राज्यामध्ये पन्नास टक्के पर्यंत वाढवण्यात आले आहे महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला राज्यांमध्येही राज्य महिला आयोग आहे घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा ते लोकशाहीकरणाला पुषक असलेले महत्वाचे पाऊल आहे स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता यात कायदाने आखले गेले पारंपरिक वर्चस्व आणि अधिकार शाहीला नाकारणाऱ्या ये निर्णययाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला आहे त्यातील समावेशित inclusion अधिक अर्थपूर्वेक केले तरुण लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व

व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा सर्वात कमी महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षीच्या निवडणुकीत आढळते तर एकोणीशे शत्याहत्तर निवडणुकीत महिला खासदारांची संख्या सर्वात कमी म्हणजे फक्त एक सर्वाधिक महिला खादारांची संख्या कोणत्या वर्षीच्या निवडणुकीत आढळते तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत महिला खासदाराची संख्या सर्वाधिक म्हणजे

स्तंभालेख bar chart तयार करा उत्तर सांध्यातील माहितीच्या आधारे लोकसभा निवडणुकीतील महिला खासदार एकोणीशे एकाव्वन्न ते दोन हजार चौदा यांचा स्तंभालेख म्हणजे bar chart खालील प्रमाणे आहे तुम्हाला काय वाटते सार्वजनिक जीवनातील महिलांची दृष मानता visiblity कमीच राहिलेली आहे कुटुंब रचना सामाजिक परिसर आर्थिक क्षेत्र आणि राजकीय अवकाश अधिक अधिक खुले होत गेले आहेत महिलांना निर्णय प्रक्रियेत सामील होऊन एकूण राज्य कारभाराला वेगळी दिशा देण्याची संधी मिळेल यासाठी प्रातिनिधिक संथामधील महिलांना सहवास वाढला पाहिजे नाही तर अनेक रूढी व परंपरांनी महिलांवर विविध बंधने लादून त्यांचे कार्यक्षेत्र घारापुरते मर्यादित केलेले होते त्यामुळे निरक्षरता घरगुती हिंसाचार व प्रतिष्ठा इत्यादी सर्व प्रकारचे अन्याय महिलांवर होत होते हा अन्याय दूर होण्यासाठी देशातील सर्व प्राथनिधीक संथामध्ये महिलांचा सहवास वाढला पाहिजे असे मला वाटते कुटुंब रचना

सहभागी झाल्या तर त्या या संथाना नवीन दिशा देऊ शकतात त्यामुळे महिलांच्या कार्यक्षमतेत वाव मिळेल त्यांच्यावरील अन्याय दूर दूर होईल व त्यांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान वाढण्यास मदत होईल असे मला वाटते

लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्धीष्ट्यंच्या दिशेने देशाची प्रगती करण्यास न्यायालयाची भूमिकाही खुप महत्वाची आहे न्यायालयाने संविधानातील तरतुदीचा अर्थ लावताना संविधानातील दोन उद्दिष्टे आणि संविधान कारणाचे हो त्यांना प्राधान्य न्यायालयातील या संदर्भातील योगदान आपण पुढील मुद्याच्या आधारे समजून घेऊ संविधानातील मूलभूत चौकट संविधान प्रवाहय असते एखाद्दा जिवंत दस्ताऐवज प्रमाणे leading documents यांचे स्वरूप असते परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतील आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे संसदेचा अधिकार मान्य करत न्यायालयाने संविधानाला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटिला basic sturcture of the constitution संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली ते हि जाणून घेऊया संविधानाच्या मूलभूत चौकटी साधारणतः पुढील तरतुदीचा समावेश शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाहीसह संविधानातले संघ राज्य देशाच्या ऐतक्य व एकाच मध्याचे संपर्कात आहे देशाचे सार्वभौम आणि धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता महत्व पूर्ण न्यायालयीन संविधानातील मूलभूत हाक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहे न्यायालयाने ज्या काही महत्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यात बालकांचे हक्क मानवी हक्कांची जपणूक महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज व्यक्ती स्वतंत्र आदिवासींचे संक्षीमीकरण यासारख्या विषयांना समावेश करता येईल न्यायालयाच्या या विषयावरील निर्णयावरून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे समजून घ्या काही महत्वाचे आहे लोकशाहीसाठी प्रशस्त किंवा उत्तम शाहीर करणे

उत्तर दायित्व किंवा जबाबदारी जाणणारे सरकार प्रभावी आणि कार्यक्षम सरकार प्रतिसादात्मक सरकार पारदर्शी कारभार न्याय व सर्व समावेशक विकास शासकीय यंत्रने व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहवास जाणून घ्या सर्वोच न्यायालयाने अलीकडच्या काही वर्षात मागील विषयांवर काय निर्णय दिले आहेत ते शोधा व त्यावर चर्चा करा भारतातील लोकशाहीच्या संधर्भात संविधान

व धोरणामुळे सर्व समस्या संपुष्ठात आल्या असा ह्याचा अर्थ नाही आजही आपल्या समोर अनेक नवीन आकारास आले आहे पुढील पाठात आपण भारतातील निवडणूक प्रक्रिया त्याविषयी माहिती घेणार आहोत पूजा हेगडे denim सह जोडलेले blazer मध्ये circus मध्ये फिरकताना तिचा ball mod सक्रिया करते पूजा हेगडे तिचा boot ball mode चालू करते कारण कि blazer set denim आणि skin set मध्ये circus ला चालना देते शांत रहा कदाचित नाही कारण त्याचा चित्रपट circus शेवटी उद्या theatre मध्ये येतो आपला उत्साह share करत अभिनेत्याने त्याच्या instagram वर दिसला वगैरे घेऊन तिने casual पोशाखात स्वताचे photo share केले पूजा हेगडे ने crop केलेला blouse आणि jacket set घातला होता जो तिने बोटाच्या लांबीचा denim सह जोडला होता आणि ते skin knickers सह जोडा पर्यटनाल पर्यटनाला चालना देण्यासाठी daily तेवीस ते शंभर पासून दहाव्या north east आयोजन करणार आहे covid एकोणीस मुळे lockdown मुळे दोन वर्षाच्या अंतरानंतर राष्ट्रीय राजधानीतील जवाहरलाल नेहरू stadium मध्ये north east ची दहावी आयोजित केली जाईल जत्रा चार दिवस चालते दक्षिणातचे चित्रपटाच्या एका नंतर यशने कर्नाटकला bollywood चा अनादर करू नये असे सांगितले आम्हाला त्या समस्येचा सामना करावा लागतो यशने bollywood ला आपला अपमान किंवा गैरवर्तन करू नये असे आव्हान केले अभिनेत्रीचा चित्रपट kgf chapter two नेच यावर्षी जागतिक box office वर रुपये एखाद्या कोटींची कमाई केली आहे अभिनेता ज्याने त्याचा kgf chapter two या चित्रपटाच्या उत्तम व्यवसायाने चांगले वर्ष झाले घालवले आहे तो म्हणला की यावर्षी दक्षिणेतील चित्रपटाने उत्तरेकडे जास्त चांगले प्रदर्शन करू नये असे त्याला वाटत आहे त्यामुळे लोक bollywood चा अनादर करतात हे फक्त एक रंगमंच आणि आहे तो म्हणाला kgf two आणि कांतारा सारख्या चित्रपटाच्या यशाचा ज्यांनी उत्तरेचा उत्तरेत अतिशय चांगली कामगिरी केली आहे

यश पुढे म्हणाले की एखाद्याला नाकारणे चांगले नाही यश campion म्हणाला मला इतर कोणत्याही industry कर्नाटकातील लोक नको आहे ते काढून टाका कारण किंवा प्रत्येक जण आपल्याशी सारखाच वागतो तेव्हा आपल्याला समान समस्येचा सामना करावा लागतो सन्मान मिळवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे पुढे आम्ही आहोत मी कोणाचाही अनादर करू शकत नाही आणि सर्वांचा आदर केला पाहिजे bollywood चा आदर करा हे उत्तर दक्षिण विसरून जा जर तो काहीच नाही असे म्हणत bollywood ची खिल्ली उडवू लागला तर हा चांगला विकास होणार नाही हे फक्त एक व्यासपीठ आहे आणि त्यांनी आम्हाला खूप काही शिकवले आहे तो पुढे म्हणाला अजून काही सांगाल का

दुसरा हप्ता मोठा करण्यात आला kgf chapter two च्या trailer launch दरम्यान यश म्हणाला की पहिला episode च्या यशाचे सर्व श्रेय प्रशांत नील ला आहे मला माझ्या कलेची खूप आवड आहे

अनिल कपूर यांची आणि सुरिनदर कपुर यांचा पेशावर मध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलीप कुमार राज कपूर यांच्यासोबत चा photo अनिल कपूर यांनी बरीच सुरिनदर कपुर यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली त्याने दिलीप कपूर राज कपूर आणि शम्मी कपूर सोबत सुरिनदरचे जुने photo post केले येथे post पहा अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांचे दिवंगत चित्रपट निर्माते सुरिनदर कपूर यांना त्यांचे सत्त्याण्णवव्या वाढदिवसानिमित्त throwback photo सह शुभेच्छा दिल्या दिवंगत अभिनेते दिलीप कुमार ही दिसत आहेत अनिलने शुक्रवारी instagram वर जाऊन एक जुना photo post केला जिथे दिलीप आणि सुरेनदर संभाषणाच्या मध्यभागी होते पहिल्या चित्रात दिलीप कुमार सुरेनदर ही बोलताना हसत आहेत बरेच लोक त्यांच्याकडे बघत आहेत दोन हजार सोहळा मध्ये कार्यक्रम म्हणून स्थापित world design award हे वास्तु विशारद आणि designer चा खरोखरच कार्य आणि करण्याचे दिसत आहेत निकाल आलेला आहे आणि त्यांचे सर्व हुशार आणि दूरदर्शी व्यक्तींची रूपरेषा दर्शवते घेतला घेतात संध्याकाळी संध्याकाळ दोनशे पन्नास संस्कृत सर्वात कृष्ट वास्तु विशारद आणि designer ला एका छताखाली एकत्र आणते जेणेकरून designer च्या जगात उत्कृष्ट आणि तेजस्वी ओळखता येईल

designer चा खरोखरच अपवादात्मक कार्य ओळखण्यासाठी आणि करण्याशिवाय व्यासपीठ आहे चार वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर ही प्रथा परत करतात आहेत नंतर नंतर ते जगातील नवीन वास्तव्य नवीन विचार प्रक्रियांना जन्म दिला आहे संध्याकाळचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय वस्तू कला आणि design design चे बालकृष्ण यांनी आरोपींना जॉन मायकल जीवन गौरव पुरस्कार ही प्रदान केला doctor जोशी यांनी भारतातील भारतातील आधुनिक वास्तू कला

एक नियोजक आणि गेल्या सत्तर वर्षापासून एकोणीशे पन्नास च्या दशकापासून त्यांचा नैतिकआणि वैयक्तिक दृष्टिकोन प्रचलित आहे प्रत्येक सामाजिक आर्थिक जेवणाला दोन हजार अठरा च्या पारितोषिक विजेत्याने केला आहे ज्याला वास्तुशास्त्राने nobel म्हणून संबोधले जाते आणि व्यवसेतील सन्मान दीपिका पादुकोण हि भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे model आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते मात्र दीपिका ने कन्नड चित्रपटातून प्रदारपण केले पाच एकोणीशे शहाऐंशी पादुकोण यांचा जन्म denmark मधील कोकण हेजन येथे जानेवारी महिन्यात झाला bollywood अभिनेत्री दीपिका पादुकोण दोन हजार सहा मध्ये कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेत्री म्हणून तिने दोन हजार सात मध्ये om shanti om या हिंदी चित्रपटातून bollywood मध्ये प्रधारपण केले जॅकलीन फर्नांडिस बद्दल काय जॅकलीन फर्नांडिस ही श्रीलंकन चित्रपट अभिनेत्री आहे model आहे ही मूळची भारतातील असूनही असून ती bollywood चित्रपटांमध्ये काम करते त्यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीशे पंच्याऐंशी रोजी manama bahrain येथे झाला जॅकलीन फर्नांडिस दोन हजार नऊ मध्ये अल्लादिन या हिंदी चित्रपटातून क्षेत्रात पदार्पण केले

झाला रणावत ने दोन हजार सहा मध्ये gangster या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रधारपण केले अनुष्का शर्मा बद्दल तुम्ही काय म्हणाल अनुष्का शर्मा ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे आणि निर्माता आहे ही प्रामुख्याने bollywood चित्रपटांमध्ये काम करते त्यांचा जन्म एक मे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी अयोध्या उत्तर प्रदेश भारत येथे झाला दोन हजार आठ मध्ये रबने बनादी जोडी या हिंदी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात केले या यशस्वी चित्रपटामुळे bollywood अभिनेत्री अनुष्का शर्माप्रधारपण प्रेक्षकांची पहिली ठरली जसेच कि जप तक हे जान, बँड बाजा बारात, रबने बनादी जोडी, सुलतान इत्यादी सोनम कपूर ही एक अभिनेत्री सोनम कपूर ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि निर्माता आहे जी प्रामुख्याने bollywood चित्रपटांमध्ये काम करते त्यांचा जन्म नऊ जून एकोणीशे पंच्याऐंशी रोजी चेंबर मुंबई महाराष्ट्र भारत येथे झाला तिने दोन हजार सात मध्ये सावरिया या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रधारपण केले श्रद्धा कपूर ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे आणि गायिका आहे ही प्रामुख्याने bollywood चित्रपटांमध्ये काम करते त्यांचा जन्म तीन मार्च एकोणीशे सत्त्याऐंशी रोजी मुंबई महाराष्ट्र भारत येथे झाला तीन दोन हजार दहा मध्ये तीन पत्ती या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रधारपण केले दोन हजार तेरा मध्ये आशिकी मध्ये भूमिकेसाठी तिला ओळखले गेले श्रद्धा कपूर च्या यशस्वी चित्रपटांमध्ये आशिकी two street dancer three d बागी आणि any buddy can dance यांचा समावेश आहे कटरीना कैफ ही एक british united kingdom ची नागरीक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि model आहे जी प्रामुख्याने bollywood चित्रपटांमध्ये काम करते जन्म एकोणीशे त्र्याऐंशी रोजी british hong kong मध्ये झाला दोन हजार तीन मध्ये धूम या हिंदी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रधारपण केले हा तर दोन हजार पाच मध्ये मैने प्यार किया या चित्रपटासाठी त्याला ओळख मिळाली या यशस्वी चित्रपटामुळे bollywood अभिनेत्री कटरीना कैफ बनली प्रेक्षकांची पहिले पसंती अपने singh is king welcome नमस्ते london आणि मैने प्यार क्यू किया प्रियांका चोपडा भारतीय ही एक चित्रपट अभिनेत्री आहे आणि model आहे ही बहुतेक bollywood चित्रपटांमध्ये काम करते त्यांचा जन्म अठरा जुलै एकोणीशे ब्याऐंशी रोजी जमशेदपूर झारखंड भारत येथे झाला ती miss world दोन हजार दोन होती sorry दोन हजार होती चोपडा ला दोन हजार दोन मध्ये चित्रपटातून प्रधारपण केले प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेते विजय सोबत चित्र केलेला त्याचा चित्रपट या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटापैकी एक ठरला दोन हजार तीन मध्ये प्रियंका चोपडा ने the hero love story of a spy या हिंदी चित्रपटातून प्रधारपण केले

अंदाज इत्यादी कसा आहे रे भाऊ

हो सगळ ठीक आहे कस म्हणते पर्यावरणाची हालचाल हो खूपच खरब आहे आता पर्यावरणाचा प्रदूषण खूप झालेला आहे हा सगळाच पर्यावरण पूर्ण अस्वच्छ अस्वच्छ च आहे ना स्वच्छच राहतो स्वच्छच नाही आहे हा वातावरण वातावरण पूर्ण म्हणजे प्रदुषीतच आहे आता आपल्यला येवढ चांगल जीवन भेटल तर ते पण प्रदूषण करून आपला पर्यावरनात जर चांगला राहणार नाही तर आपण पण राहणार नाही ना हा आता आपल्याला पर्यावरण